आपण जस बघू शकतो ह्या फोटो मध्ये एक अन्डर कन्स्ट्रकशन बिल्डिंग च काम चालू आहे.

प्रेस करत आहेत तेच्या हातामध्ये इलेक्ट्रिक प्रेस आहे ज्यानी तो प्रेस करत आहे शर्ट --

हम आपण बघू शकतो खुप चांगल सजवलेल आहे डेकोरेशन केलेल फोटो मध्ये.

वरती रूफ आहे आजूबाजूला झाड आहेत.

फोटो एका रेस्टॉरंट मधील आहे.

तस ह्या फोटो मध्ये बघू शकतो हा फोटो एका बूक स्टोर मधील आहे.

एका बाजूला दुसरी एक बिल्डिंग आहे खाचेची बिल्डिंग बघू शकतो समोर एक मोठी कमान आहे पांढऱ्या कलर ची आणि काही व्यक्ति रिक्षा घेऊन चाललेले आहे रोड नि.

पोस्ट ऑफिस आहे त्या समोर पार्किंग आहे आणि गेटच्या बाहेर काही टू व्हिलर्स उभ्या आहे जस एक लुना दिसती आहे फोटो मध्ये.